इथे रस्त्यावर आपल्याला रिक्षा उभ्या दिसताहे.

आपण इथे नगर परिषदेची बिल्डिंग बघू शकतो.

ही शिरपूर ची नगर परिषद आहे.

एकोणावीस ओक्टोम्बर ठराशे एकोण सत्तर रोजी झालेली आपल्याला दिसती.

अ मस्त बिल्डिंग समोर अ लॉन्स --

भारतरत्न डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर स्मृति वन आपण बघू शकतो.

त्याची बॉडी हि वेल मेंटेन असलेली आपल्याला दिसते आणि --

आपल्याला इथे एक होलीबॉल च मैदान दिसतय.

हे आपल्याला एक हॉटेल दिसतय.

व नदीही खूप मोठी आपल्याला दिसते.

आजूबाजू खूप सारे नारळाचे मोठ मोठे उंच झाडे आपल्याला दिसतायेत.

एक खूप मोठी नदी आपण बघू शकतो.

नदीच्या आजूबाजू खूप हिरवळ आपल्याला दिसते.

हे धुळ्यातील देवखुर बस स्टँड आहे.

इथे खूप मोठं दुकान आपण बघू शकतो.

तसेच आपल्याला ऑक्सफर्ड डिक्श डिक्शनरी ही आपल्याला बघायला मिळते.

तसचे सुंदर हे ब्युटी पार्लर ही आपण बघू शक--